ही ट्वि इरिया हाय एक दुकान हाय .

भिताड आहे आणि एक दोन व्हाईट कलर ची कार आहे काळ्या कलर ची कार आहे.

आणि इथं जे झेंडे आहे इथं सोसायटी हाय.